सुंदर असा बंगला दिसतोय जो की पूर्ण व्हाइट कलर चा दिसून येतोय खाली फरशी आहे जे की पिवळ्या रंगाची आहे काडपट्टी आहे.

या चित्रामध्ये सुंदरस रंग रंगोटी केलेली चित्रांना कलर दिलेले किंवा घसर गुंडी सारख्या अश्या एक्सल वर्ड सारख्या त्याच्या मध्ये रंग रंगोटी करून--

हा एखादया निसर्ग रम्य वातावरणामध्ये सुंदर डालिक झाडे डोलताना दिसून येत आहे आणि हा एक--

किती बी कर बग आता मगा शेत दिसत आहे शेता मधे माती आहे मातीमध्ये अह झाड दिसून येत आहे जे की त्याची पाने गळून पडलेली आहेत पलीकडच्या साइड ला हिरवगार शेत दिसून येत आहे.